अं बस आकाश शेत होणार.

इथ अस धोड धोड ये खालती खालती आजूबाजूला दगड लावलेलाय.

इथ व्यायाम करायचये हे ऐ.सी. ये स पलंग सारख ये खालती फरशा लावलेलय वरती स रंगबिरंगी रंग ये खिडकी ये.

कॅम्पुटर सारखा आधी पण करायचं एक खुर्ची एक माणूस --